हे एका गावातील छायाचित्र आहे यामध्ये दोन कोंबडे आहेत व त्यांच्या शेजारी दोन --

हे एक सुंदर असे गुलाबाचे पुष्पगुच्छ आहे या गुलाबांचा कलर --

व घेणारे अ ग्राहकही तिथे दिसत आहेत बाजूलाच एक देवाचे फोटो आहेत .

शहर आहे त्यामध्ये ऊंच ऊंच बिल्डींग आहेत .

हे एक बंद असलेले दुकान आहे जिथे शेटर व क्लॉक लावलेल्या आहे.

हे एक स्टेशनरी दुकान आहे जिथे एक दुकानदार एका ग्राहकाला पेन विक्री करताना दिसत आहे.

आणि दुकानदार त्या कष्ट ग्राहकाला पेन दाखवत आहे.

बाजूला पाण्याचा मग व पिण्यासाठी ग्लास आहे .

व आजूबाजूला खूप घाण पसरलेली आहे.

हा एक प्राणी संग्रहालयातील ओढा आहे ज्यामध्ये वाघ हा पोहताना दिसत आहे.

वाघ पूर्णपणे पाण्यात आहे फक्त त्याचे तोंड बाहेर आहे.

हे एक जंगल आहे जिथे खूप सारे झाडेझुडपे आहे व हा सकाळच्या वेळी --

हे एक पुस्तक विक्रेत्याचे दुकान आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टेशनरी साहित्य मिळतात.

ज आणि इथे चार लोकं ग्राहक म्हणून उभे आहेत .

व कुंड्यांमध्येही रोपे लावलेली आहेत जी वरती अँगल ला टांगलेली आहेत.

तेच्या दुसऱ्या कोपऱ्याला काही यंत्र ठेवले आहेत.

हे एक झाडांचे दुकान आहे जिथे वेगवेगळे प्रकारचे झाडे व त्यांना ठेवण्यासाठी वे--

हे हे एक भारतीय मंगल कार्यालयातील सजावट आहे ज्यामध्ये वधू वराच्या मागच्या बाजूशी जागा पूर्ण--

यामध्ये आपण बघू शकतो काही पुरुष बाहेर प्रतीक्षा करत आहेत.

व कॅमेरेच्या दिशेकडे पाहत आहे त्याचे त्याचे त्याने एक पांढऱ्या कलरचा शर्ट घातलेला आहे .

दोन बदामाच्या आकाराचे फुलांची सजावट केलेली आहे .

एका तरुणाचा छायाचित्र आहे ज्यामध्ये तो व्यायाम शाळेमध्ये --

आभाळ निळ्या आकाशात आहे व नदीचे पाणी दिसत आहे त्याच्या आजुबाजूला खूप सारी झाडेझुडपे आहे.

हे एक क्रीडांगण आहे जिथे लहान मुलांसाठी घसरगुंड्या ठेवण्यात आली आहे पिवळ्या निळ्या --